मला माझा आवडता किल्ला शिवनेरी कारण त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

रानटी प्राण्यांमध्ये चित्ता बिबट्या वाघ सिंह या प्रकारचे प्राणी खूप भयानक भयानक असतात.

पेट्रोल पंप हा चोवीस तास चालू असतो पण पेट्रोल ची किमत जास्त झाल्याने लोक पेट्रोल खरीदी करताना गज गजबज करतात.

एक शाकाहारी आणि दूसरा मांसाहारी मला शाकाहारी बिर्याणी खूप आवडते.

आळूची वडी तळताना त्यावर थोडस तिखट आणि थोडेसे तिळ टाकले तर वडी खूप कुरकुरीत होते.

दिवा आहे दीव दिसत नाही पण हा आहे हवा ही दिसते का आपल्याला --

बाग या बागेमध्ये खूप झाडे आहेत. त्या झाडांना खूप छान प्रकारे आकार दिलेला आहे.

आपले मन या बागेतच रमून जाते.

पदार्थ मिळण्याचे ठिकाण या ठिकाणी आपल्याला केक नानकेट पेढे बर्फी मावा यांसारखे पदार्थ मिळतात.

यामध्ये आपल्याला जर्किंग स्वेटर्स सॉक्स यांसारख्या वस्तूंची आवश्यकता असते.

या वस्तूंची हिवाळ्यामध्ये खूप खूप किमती जास्त असतात त्यामुळे दुकानदारांचे हे धंदे खूप छान चालतात.

मोबाइल चे दुकान या दुकानाचं दुकानाचे आज उदघाटन झालेलं दिसत आहे.

या या दुकांनामध्ये मोफत एकावर एक बक्षिसे फ्री आहेत.